तेथे लाल अक्षरात के.आर. मेडिकल --

बाइक आणि सायकल पण दिसून राहिलेली आहे आणि हे --

पॅकिट बंद असून काही लिहिले आहे आणि--